एडवान्स्ड फंक्शन वरील पाठात कॅल्क्युलेटर प्रोग्राम तयार करायला शिकू या
इनपुट व्हॅल्यू देऊन गणिती क्रियांद्वारे आऊटपुट व्हॅल्यू देणारी फंक्शन आपण पाहू
आपण लिहित असलेल्या फंक्शनला कॅल्क म्हणू
प्रथमblock तयार करू
येथे नंबर1 नंबर2 आणि ऑपरेटर असे टाईप करा
आता पहिले दोन व्हेरिएबल्स हे युजर इनपुटवर अवलंबून पूर्णांक किंवा अपूर्णांक संख्या आहेत
तिसरे व्हेरिएबल ओर यापैकी एक स्ट्रिंग वॅल्यू आहे
फंक्शनच्या आत आपण कोड लिहू या
येथे आत स्विच स्टेटमेंट लिहू
आता स्विच लिहून पुढे switchकंडिशन म्हणजे ओप असे टाईप करू या
ह्यासाठी ब्लॉक तयार करून येथे केस कोटस् मध्ये प्लस चे चिन्ह काढा
पुढे टोटल नामक नवे व्हेरिएबल बनवून बरोबरचे चिन्ह काढून नम1 अधिक नम2 असे टाईप करा
खाली ब्रेक लिहून सेमिकोलॉन द्या
ह्यासाठी स्विच स्टेटमेंट आणि फंक्शन एकत्रित वापरणे चांगले
अशाप्रकारे तुम्ही विविध गोष्टी एकत्रित वापरू शकता
आपण प्लस साठी केस बनवली आहे
जेव्हा ओप असा दिला जाईल तेव्हा नम1 अधिक नम2 मिळेल
आता खाली जाऊन वजाबाकीची केस बनवू या
त्यासाठी टोटल नम1 नम2 असे टाईप करा
आता खाली ब्रेक असे लिहा
हा कोड खाली कॉपी करू
येथे आणि लिहा
खाली देखील चिन्हे बदला
जर आपल्याला समजण्यात काही अडचण असेल तर e मेल द्वारे संपर्क साधा
आणि शेवटी डिफॉल्ट केससाठी अंकनाउन ऑपरेटर असे एचो करू या
हे समजून घेऊन फंक्शन कॉल करू या
आपले कॅल्क फंक्शन इनपुट म्हणून दोन संख्या आणि अधिक वजा गुणिले किंवा भागिले यापैकी एक ऑपरेटर घेते
तुम्ही अरिथमेटिक ऑपरेटर वरील ट्युटोरियल बघितले असेलच
येथे आत स्विच स्टेटमेंट आहे
ज्यात हा इनपुट केलेला ओप लक्षात घेऊन त्यानुसार स्विच होतो
उदाहरणार्थ असल्यास बेरीज करणे
हे कार्यक्षम व लिहिण्यास सोपेही आहे
जर व्हेरिएबलची व्हॅल्यू असेल ते टोटल नामक व्हेरिएबल बनवेल
याची व्हॅल्यू इनपुट केलेल्या दोन्ही संख्याची बेरीज असेल
जर व्हेरिएबलची व्हॅल्यू माइनस असेल तर टोटल व्हेरिएबल मध्ये नंबर 1 नंबर 2 लिहिला जाईल
असेच गुणाकार व भागाकारासाठी केले जाईल
प्रत्येक केससाठी टोटल हा व्हेरिएबल एकदाच बनवला जाईल
आता हे कार्यान्वित करा
आपल्याला काही दिसणार नाही कारण आपण फंक्शन कॉल केलेले नव्हते
कॅल्क लिहून कंसात योग्य त्या व्हॅल्यूज भरून फंक्शन कॉल करा
येथे केवळ10 10 आणि प्लस चे चिन्ह द्या
म्हणजे आपल्याला 20 हे उत्तर मिळेल
रिफ्रेश करून काय होते ते बघू या
काहीच झाले नाही
असे का
कारण उत्तर एचो केलेले नाही
केवळ व्हेरिएबल सेट केला
येथे कॅल्क फंक्शनद्वारे मिळणारे आऊटपुट एचो करू
येथे रिफ्रेश करूनही काहीच झालेले नाही
आपल्याला काही दिसले नाही
कारण आपण आऊटपुट रिटर्न केलेले नाही
त्यामुळे येथे रिटर्न टोटल टाईप करायला हवे
फंक्शन हे व्हेरिएबल असल्यामुळे त्याची व्हॅल्यू टोटल ही सेट करावी लागते
returnच्या पुढे जे लिहितो ती व्हॅल्यू फंक्शनला मिळते
म्हणून येथे रिटर्न टोटल टाईप करून तेच नंतर प्रत्येक केसमध्ये पेस्ट करणार आहोत
अर्थातच हे आपणunknown ऑपरेटर साठी करणार नाही
कारण आपल्याला ऑपरेटर समजलेलाच नाहीये
हे रिफ्रेश करूनही काही मिळाले नाही
कां बरे
कारण आपण हे फंक्शनच्या आत echoकेले ते चुकले
ह्या फंक्शनचा कंस येथे सुरू होतो आणि येथे संपतो
आपण हे एचो स्टेटमेंट त्याच्या खाली लिहूया
आणि मग रिफ्रेश करू
येथे 20 दिसत आहे
आपल्या फंक्शनद्वारे 10 10 असे 20 हे उत्तर मिळाले
आता 13 7 आणि भागिले ह्या व्हॅल्यू घेऊन काय होते ते पाहू
येथे मोठा अपूर्णांक मिळेल
आपण योग्य फंक्शन बनवले आहे
दोन संख्या आणि ऑपरेटर मिळाला आहे
स्विच स्टेटमेंट ते तपासून त्यावर संबंधित क्रिया करते
ऑपरेटर न मिळाल्यास अंकनाउन ऑपरेटर अशी एरर देतो
समजा aनामक चुकीचा ऑपरेटर घेतला तर रिफ्रेश केल्याक्षणी आपल्याला अंकनाउन ऑपरेटर असा रिझल्ट मिळेल
आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
फंक्शनमधे आपण इनपुट करू शकतो
रिटर्न कमांडच्या सहाय्याने व्हॅल्यू मिळवू शकतो